व एक त्यांची कटिंग करतोय व त्या माणसाच्या डोक्याला एक चिमटा लावलेला आहे.

एक टीचर आहे ती त्या विद्यार्थिनींचे ड्रॉइंग चेक करत आहेत अ एक समोरच लाल बेंच आहे.

आपण बघू शकता की हा एक रस्ता आहे रस्त्यालाच लागून एक शेती आहे.

आपण बघू शकतात की हॉटेल मयूर नावाची एक मोठी हॉटेल आहे हॉटेलच्या वरती घर आहे.

आपण बघू शकता की खूप मोठे मोठे आजूबाजूला डोंगर पठार सारखं दिसत हाये.

अ अस ठेवलेल आहे विकण्यासाठी एक दोन माणस उभी आहेत एक माणूस फोन वर बोलत आहे.

त्यालाच लागून एक लाइट लावलेला आहे वरती तपकिरी कलर च ते रंग दिसत आहे.

आपण बघू शकतो की एक बाई व एक माणूस तिथे फोटो काडताना दिसत आहे हा एक लग्नाचा मंडप आहे.

बाजूलाच एक मो स्वागताची मोठी तया ठेवलेली आहे.

अ ती तीन तारची बिल्डिंग दिसत आहे बाजूलाच एक दोन तारची बिल्डिंग आहे.

त्यालाच लागून बाजूला डोंगर आहेत अ तीन ते चार मोठ्या मोठ्या स्लायडिंग तिथे दिसत आहेत.

रिक्षा जाताना दिसतीय त्या रिक्शात प्रवासी बसलेले आहेत आजूबाजूला हिरवगार अस--

गवत आहे काही झाड आहेत वरती डोंगर हाय.

बाहेर त्यांनी दुधाच ते कॅन्ड ठेवलेले आहेत.

अ बाजूलाच एक भिंत बांधलेली दिसतीय अ एक लाइट चा खांब दिसतोय.

अ ही इथे दोन कप आहेत अ एका कप मध्ये चमच ठेवलेला आहे.

व एका कप मध्ये नाहीये एक तो एक चमच खाली आहे.

अ खाली लोक तिथे खाण्यासाठी बसलेले आहेत काही लोक तिथे गप्पा मारत आहेत.

अ खूप जास्त प्रमाणात तिथून पाणी सोडलेल आहे बाजूला डोंगरही तिथ दिसत आहेत.

ही एक मज्जीद आहे त्या मज्जीदमध्ये चार ते पाच लोक दिसत आहेत अ दोन तीन लोक खाली बसलेले आहेत.

त्यांनी व्हाइट कुर्ता घातलेला आहे व दोन लोक उभे आहेत त्याच्यातला एक माणूस--

अ इथे बघू शकतो आपण की अ फुलांच्या माळायत काही झेंडूची फुलं अ हायत.

अ हा क्लासरूम चा रंग पूर्ण व्हाइट कलर चा आहे तिथे एक कपाटही आहे.

बाजूलाच एक स्विच ऑफ स्विच ऑन च बोर्ड आहे.

हे एक मोठ अस गार्डन आहे त्यात खूप सारे झाडे आहेत काही नारळाची झाड आहेत.

हिरवगार अस गार्डन आहे बाजूला दोन लोक जाताना दिसतात.

अ खूप जास्त प्रमाणात तिथे लाइट लावलेल्या आहेत.

हे एक दुकान आहे त्यात लाइट वेगेरे सगळ एवलेबल आहे.

एक खूप मोठ अस मशीनरीच दुकान आहे त्यात दोन व्यक्ति काम करत आहेत.

टेबल रिकामे आहेत चेअर आहे वरती फॅन आहेत.

ही एक अ मस्जिद आहे तिच्यावर तिन्ही साइडला घड्याळ बसवलेले आहे.